हो ग झालं जेवण वगैरे निवांत चाललंय आता मॅच बघतिये.तुझं काय चाललंय? काय नाही ग निवांत जरा बसले होते वेब सिरीज वगैरे बघत

अछा अन कोणता खेळाडू आवडतो तुला? आता काय आपल्या भारतात खेळ म्हटलं कि सगळ्यात पहिलं येतो ते क्रिकेट ना आणि क्रिकेट चा देव म्हंजे कोण सचिन

हो मला पण आवडतो सेम आपली चॉईस आहे.सचिन रमेश तेंडुलकर हा क्रिकेटच्या इतिहासातील जगातील सर्वोत्तम फलंदाजापैकी एक आहे

असं सगळं मला त्याच्याबद्दल माहिती काढायला खूप आवडत सचिनबद्दल त्याबद्दल मला माहिती आहे त्याचा जन्म बहुतेक चोवीस एप्रिल एकोणीशे त्याहत्तर च्या काळात झाला होता आणि त्याच नाव माहिती आहे का तुला कस पडलं सचिन त्या काळात एक सुप प्रसिद्ध संगीतकार होते सचिन देव अ बर्मण यांच्या नावावरून त्याच नाव सचिन असं ठरवण्यात आलं होत हि खूपच कमी लोकांना माहितीये की कस त्याच नाव सचिन ठेवण्यात आलंय आणि अ सचिन तेंडुलकर ला राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलं गेलेलं आहे आणि दोन हजार आठ मध्ये पदमविभूषण पुरस्कार सु पुरस्काराने पण त्यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे आणि एकोणीशे एक्कोनव्वद मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर फलंदाजीचा अनेक विक्रम त्यांनी केलेले आहेत हो हो हो ते तर आहेच अजून त्यांची उपनावं पण आहेत माहिती आहे का तुला भारतामध्ये त्याला मास्टर ब्लास्टर म्हणून पण ओळखलं जात तेंदूरकरला कोणी कोणी जे त्याचे मित्र वगैरे आहेत ते त्याला तेंडल्या म्हणतात आणि त्याची आई जी आहे हि त्याला नेहमी सचू सचू अशी बोलत असते असं सगळं आहे त्याबद्दल तो बांद्रा बांद्रालाच राहतो मुंबई ला हो हो हे माहितीये मला आणि सचिन हा एक आपल्यासारखा सामान्य कुटुंबात वाढलेला मुंबईतील शारदा शारदाश्रम विद्यापिठामध्ये त्याने शिक्षण सुद्धा घेतलेलं आहे म्हणजे एक मिडल क्लास फॅमिली मधूनच तो आहे आणि त्याचा

अ यांना लहानपणी सचिन मधील क्रिकेटपटू ओळखले जात होते आणि त्यांनी म्हणजे मोट्या भावांनी सचिनला मार्गदर्शन केलेलं आहे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 आणि क्रिकेटमधील जे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर जे आहेत सर त्यांचे तर सचिन ला सक्षम शिक्षण त्यांनी दिलेलं आहे

सचिनचं अच अनेक परिस्थितींना तोंड द्यावे लागले तेंव्हा काय झाल होते एकीकडे भारताचे विश्व शशकाचे हे चालू होते सामणे आणि दुसरीकडे त्याच्यावर आलेलं दुःख म्हणजे त्याच्या वडिलांचं निधन.निधन झाल्यामुळे तो मुंबईला परत तेंव्हा परतला तेंव्हा त्याच्या आईने सचिन म्हटलं कि सचिन बघ आता तुझी काय गरज आहे तुझी गरज आपल्या देशाला आहे असं म्हणून त्याच्या आईने त्याला तिकडे पाठवून दिलं आणि त्यामुळे तुझा सामना आणि सामन्याचा खेळ याच म्हणजे तुझं कर्तव्य काय आहे हे त्याच्या आईने त्याला तेंव्हा पटवून दिले आणि तेंव्हा तो लगेच भा अ मुंबईतून विश्व हे जिकडे चालू होत ना मॅच तिकडे गेला आणि तेया मॅचमध्ये इतकं व्यवस्थित खेळला त्याची एकशे चाळीस धावांची शतकही त्याणी झाली आणि त्यांनी ती वडिलांना म्हणून समर्पित केली आणि त्यानंतर जेंव्हा पण त्याने शतक केलं सचिननि तेंव्हा तो दरवेळेस आकाशाकडे पाहून आपल्या वडिलांचे आभार मानतो

अ मी तुला एक लहान पणाचा एक किस्सा सांगते अ सचिनचे जे प्रशिक्षक होते आचरेकर सर सकाळी शाळेत जाण्यापूर्वी आणि संध्याकाळी शाळेतून आल्यानंतर सचिनला क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायचे अ जेंव्हा तो थकायचा तेंव्हा अ आचरेकर सर स्टंप मध्ये एक रुपयाचे नाणे टाकायचे त्यामुळे सचिन खेळात राहिला आणि सचिन खेळून अ अश्याप्रकारे तो लहानपणापासून पैसे जोडत होता

आणि सचिनला माहिती आहे का तुला पदमश्री पूरसाकाराने पण सन्मानित केलेलं आहे आनण आ अंदाजाप्रमाणे गोलंदाजी करूनही त्याने अनेकदा मान सामने पटकावले तीन हजार विश्व अ विषक सामन्यात भारत विजेता होण्याचे स्वप्नावरी हा बाळगणारा सचिन हा एकमेव ठरला होता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 आणि सचिन तेंडुलकर दिसायला साधा माणूस आहेच आणि खूप प्रसिद्धही असला तरी नम्र स्वभावाचा आहे तो आणि त्याच्या चांगल्या वागण्याचे श्रेय तो त्याच्या वडिलांना देतो तो म्हणतो मी जो काही आहे तो माझ्या वडिलांमुळेच आहे

आणि सन दोनहजार चार मध्ये पण एक मॅच झाली होती ऑस्ट्रेलिया च तेंव्हा काय झालं होत दोन हजार चार च मध्ये सचिनला औट्रेलियाच्या गोलांजाचा सामना करताना पहिल्यांदा दोन सामन्यात दोन वेळा शून्यावर बाद व्हावं लागलं होत मग त्या या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढे त्याने भरपूर अभ्यास केला आणि परत विदेशात जाऊन दोनशे एक्केच्या धावा केल्यास कसोटी सामन्यात त्यानी अर्धांकीत शतक करणाऱ्या सुनील गावस्करांचा विक्रम जो होता दोन हजार पाचचा तो सुद्धा मोडला होता त्याने

तर तो बघायचा स्वतः कि कुठे आपण चुकतोय काय चुकतोय आणि मग त्यावर तो तसा अभ्यास करून पुढच्या मॅचमध्ये पूर्ण तयारीनिशी उतरायचा आणि त्याप्रकारे त्याने दोन हजार पाचमध्ये सुनील गावस्करच अर्ध शतकवाल जे अ काय म्हणू शकतो त्याला आपण विक्रम होता तो त्यांनी मोडून काढला होता आणि तुला माहिती आहे का सचिनला क्रिकेटशिवाय संगीत ऐकणे आणि चित्रपट पाहणे सुद्धा खूप आवडते

हं जानेवारी दोन हजार तेरामध्ये बघ मीडियाने क्रिकेटमधून निवृत्ती ची बातमी मोठया प्रमाणावर दिली तेंव्हा त्यांनी अनेक लोकांच्या हृदयाला धक्का दिला आणि त्यानंतर त्यांना

सचिन आपला विश्वास डगमगला नाही म्हणजे चला गडी लोक म्हणतायत आणि मी आता परत रिजॉईनिंग करतो असं त्याने केलं नाही तो आपल्या अ जो निर्णय घेतला होता त्यावर तो खूप ठाम होता आणि त्याला भारताचा सर्वोच नागरिक सन्मान भारतरत्न आणि अ हे मिळालय ना त्याला तर तो सर्वात तरुण व्यक्ती म्हणून आहे आपल्या भारतात आणि जस तू सांगितलं कि त्याला राजीव गांधी अशे त्याला बरेच पुरस्कार हे जे आहेत ना ते मिळालेले आहेत आपल्या सचिन ला त्याच्यामुळे हा कस आपल्यलाला आपला आपलासा वाटतो क्रिकेट म्हटलं कि सगळ्यात पहिले सगळ्यांच्या तोंडात येणार एकच नाव सचिन.अजून काय माहिती आहे तुला सचिनबद्दल अ सचिनने एक दिवसीय क्रिकेटचा आपण कधी आढावा घ्यायचा प्रयत्न केला ना तर सर्वात जास्त एक दिवसीय सामने खेळण्याचा विक्रम हा सचिनवर आहे आणि सर्वाधिक पन्नास धावा अ पन्नास वेळा सामनावीर बनण्याचा विक्रम पण त्याच्या नावावर आहे आणि सर्वाधिक एक्कोनवद वेगवेगळ्या मैदानावर खेळण्याचा सुद्धा विक्रम हा फक्त एक दिवस क्रिकेटचा आहे

मुंबईच्या तो क्रिकेटवर्तुळात सचिन हा चर्चेचा विषय बनला कारण तो एक उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता तो त्या शाळेतील मांडुगा गुजराती सेवा मंडळ शिल्ड पथावरील सर्वात हुशार खेळाडू एक होत म्हणजे हे त्याच शाळेचं नाव होत मांडुगा गुजराती सेवा मंडळ शिल्ड तिथला हा सगळ्यात हुशार व्यक्ती होता अलिंकांगालिक मध्ये अ कारगिरी करण्यासोबतच सचिन क्लब आणि शालेय क्रिकेटमध्ये स्वतःचे नाव निर्माण करू शकला अस होत त्याच आणि तसंच माहिती आहे का तुला त्याच जॉन ब्राईट क्रिकेट क्लब होता ज्याने अखेरीस त्याचे नाव क्रिकेट क्लब ऑफ इंडिया असे बदलण्यात आले.सचिन हा पहिला क्लब म्हणजे सीसीआय होता आणि सचिन चौदा वर्षाचा असतानाच वेगवान गोलंदाज म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी समुद्रामधील

हं.. हा हे मी म्हणजे असं वाचन वगैरे ऐकून किंवा आपण टीव्ही वर काही इंटरव्यू वगैरे बघून थोडं फार माहिती आहे.प्रचीन हा कमालीचा दानशूर आहे

मुंबईत एका अनाथाश्रमात आणि एन जी ओमध्ये तो दरवर्षी दोनशे वंचित मुलांना आधार देतो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

आणि सचिन तेंडुलकर यांना दोन हजार पाच दोन हजार सहा पासून खांदे आणि कोपर दुखण्याचं चालू झालं म्हणजे जास्त त्रास व्हायला लागला आणि विज्ञा इतकी त्रीव्र होती कि वारंवार अनेक औषध घेतली

बर बर. जस सचिनचं खेळ छान आहे ना तशीच त्याची जी वैवाहिक जीवन आहे ते पण छान आहे त्याला जी अंजलीनी साथ दिली, अंजली तेंडुलकर त्याची पत्नी ती एक प्रोफेशनमध्ये एक डॉक्टर आहे सुप्रसिद्ध तिचे वडील जे आहेत ना ते सुप्रसिद्ध उद्योगपती अशोक मेहता यांची कन्या आहे ती त्यांच्या नैसर्गिकरित्या सारखी राखी व्यक्तिमत्वामुळे सचिन आणि त्यांच्यात लव्ह लाइफ लोकांबद्दल क्वचित चर्चा करत असते.त्यामुळे ते कसे भेटले ना सुरुवातीला ते मुंबई विमान तळावर भेटले आणि तशीच तिथे त्या दोघांची ओळख झाली त्यानंतर ते पुन्हा दोघांनी एक ओळखणाऱ्या मित्राच्या घरी भेटल्यानंतर त्यांचा संवाद सुरु झाला असं सचिनचं वैवाहिक जीवनाबद्दल पण आहे अंजलीबद्दल आणि त्याच्या कॅरिअरमध्ये अंजलीची पण खूप साथ होती त्याला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

हो हे खरं आहे आणि ते जाणवत पण म्हणजे त्या दोघांच जी अ हं समजूतदारपण जो आहे ना तर तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींतन दिसून येतो म्हणजे तिचा सपोर्ट असो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 किंवा मुलांचं सुद्धा त्यांच्या रिटायर्मेंटच्या वेळी आपण जी फॅमिली ऑन ग्राउंड बघितली होती ना खूप म्हणजे एकदम भारावून गेलो होतो सगळ्याच गोष्टींमध्ये हो आणि सचिननि सोळाव्या वर्षी अ अ यांनी पाकिस्तान विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता आणि नाकाला दुखापत असूनसुद्धाही त्याने मोठ्या प्रमाणाचा रक्तस्त्राव सुद्धा झाला त्याला तरीही त्याने खेळात उत्कृष्ट कामगिरी केली.सचिन तेंडुलकर याने सातत्याने चांगले खेळ करत पाकिस्तानश खेळाडूंना प्रभावित सुद्धा केले होते आणि षष्ट्कार पण काढले होते फक्त सोळाव्या वर्षाचा असताना इंग्लंड आणि भारत यांच्या विरुद्धपण प्रदार्पण कसोटी सामन्यात भाग घेतला होता त्याणी अशे त्याचे दार सालचे म्हणत जेलो ना आपण तरीही कमीच पडेल त्याचे इतकी त्याचे खे होत्यात एकोणीशे अत्त्याण्णव म्हणू शकतेस तू त्यांनी एकोणीशे अठ्यानव मध्ये त्याच कर्णधारपद सोडले पण एकोणीशे नव्व्यान्नव मध्ये त्यांनी पुन्हा नियुक्ती करण्यात आले होते

हो तेच ना आता कसा आपण दोघी बोलतोय ना या विषयावर त्याच्यामुळे मला पण बऱ्याचश्या गोष्टी तुझ्याकडन माहिती झाल्यात जस त्याची त्याला आवड कशाकशाची आहे अस बोलल्यामुळे एकमेकांचे जे आपले विचार आहे त्यांची देवाण घेवाण होते.आपल्या ज्ञानात पण थोडी भर पडते नाही का? हो आणि तू अ माहित असेल तुला काही वादविवादांमध्ये सुद्धा सचिन तेंडुलकर संबंधित काही वादविवाद आहेत त्यात सांगायचं म्हणजे अद्वितीय शैली असलेला अत्यंत कुशल गोलंदाज सचिन तेंडुलकर हे तर उत्कृष्ट गोलंदाज आहेच आणि दोन हजार एक मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत सामन्या दरम्यान क्रिकेटपटू सौरव गांगुलीने सचिनवर बॉल टेपिंग चा आरोप लावला होता.सचिन खवळला आणि त्यांना कसोटी सामन्यातनं निलंबित करण्यात आलं होत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

तसच त्याच हे पण जेंव्हा त्याने रिटायरमेंट घेतली तेंव्हा त्याच जे एक स्वप्न होतं तेही पूर्ण झालं भारताला विश्व हे अं अं पटकवून देण्याचं त्याच कस होतं क्रिकेटच्या इतिहास हा उत्कृष्ट खेळाडू केलेला जो त्याचा विक्रम होता त्याची बरोबरी इत करण्यापर्यंत इतपत अजून कोणीही पोहोचलेले नाही त्याचे रेकॉर्डस् जे आहेत अजूनही ब्रेक व्हायचे आहेत जेंव्हा सचिन तेंडुलकरांनी क्रिकेट खेळणे बंद करण्याचा निर्णय घेतला ना तेंव्हा त्याचा समर्थकांचा तर तारंबळच उडाल होतं खरं सांगते तर त्याच्या या निर्णयाला विरोधही झाला पण डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये शेवटी त्यांनी वन डे खेळणं बंद केले होते आणि जानेवारी दोन हजार तेरा मध्ये जेंव्हा मीडियाने त्यांच्या क्रिकेट मधून निवृत्तीची बातमी मोठ्या अ प्रमाणावर दिली तेंव्हा आणि अनेक लोकांच्या हृदयाला धक्का सुद्धा बसलेला

हो.आणि सचिन तेंडुलकरचे काही विचार आहेत.लोक ते आत्मसाद सुद्धा करतात त्याच्यात सांगायचं म्हणजे सचिन सांगतो कि जेंव्हा मी क्रिकेट खेळतो तेंव्हा फक्त क्रिकेटचा विचार करत असतो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 अस त्यानं बऱ्याच इंटरव्यू मधनं किंवा त्याच जे न्यूजपेपर मधनं जे इंटरव्यू येतात तेच्यात पण वाचण्यात आलेलं आहे

अछा हो का म्हणूनच तर त्याचे एक दिवसीय इतिहासातील सोळा हजार धावा करणारा हा पहिला फलंदाज आहे जे त्याची चिकाटी आहे ना त्याच्यामुळेच तो इतका रेकॉर्ड बनवू शकला आहे त्याचीच सर्वाधिक कसोटी आंतरराष्टीय क्रिकेट सामने करणारा व्यक्ती किती म्हणवले त्याने दोनशे अशेच म्हंजे तुला सांगायला बसेल ना तर अशे बरेचशे त्याचे रेकॉर्ड अजून आहेत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

अजून बोलूयात पण नंतर.कारण आता येणारे आई पी एल

चालेल चालेल भेटूयात.तुझ्याशी बोलून छान वाटलं टीना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 ओके ओके तुझ्याशी पण बोलून बाय बाय